गदर Fan होतो आणि मला ते त्या Main Picture मध्ये त्यांनी ले Acting करतो ती Picture सुद्धा ते गदर मधी ते गदर मधी आणि मला Big boss खूप आवडते आणि मला अं निमत्रीत आणि stan आणि निमत्रीत stan आणि शिव आणि शिव आणि MC stan आणि अब्दुल रोझीक खूप आवडते खूप आवडते आणि मधी आणि

आणि ह्याच्या मंदि लयी मजा मजा आलेला आहे आणि ती Picture मध्ये छोटा मुलगा खूप अं Comedy करतात आणि करतात आहे आणि मला ते छोटा मुलगा खूप आवडते आणि तब्बू आणि तब्बू मला खूप खूप आवडते आणि सलमान खान हि त्या Picture मध्ये खूप आवडते आणि खूप छान दिसतंय आणि त्या मुलग्यांना खूप Award मिळतात आणि आणि बजरंगी भाईजान मला खूप आवडते आणि खूप चांगली Movie आहे आणि त्याच्यामधी आणि तिच्यामधी करीना कपूर खूप खूप सुंदर दिसते आणि खूप चांगली Acting करतात आणि मला अं ती छोटी मुलगी खूप खूप हुषार दिसते आणि खूप आवडते आणि मला त्या Movie त्या Movie मध्ये खूप मजा येतात आणि आणि हम साथ साथ Movie ला आणि हम साथ साथ Movie मला खूप आवडते आणि मला हम आपके है कोण Movie खूप आवडते त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित खूप सुंदर दिसते आणि खूप आच्छा नाचते नाचते Dance करत आहे आणि त्याच्यामंधी त्याच्यामधी हम साथ आणि हम साथ साथ मध्ये खूप आच्छा Dance करतात माधुरी दीक्षित आणि मला खूप आवडते आणि खूप मजा येतात ते Picture बघणार आणि खूप Enjoy करतात आणि त्या Picture ला खूप Award Award मिळ मिळतात खूप मजा येतात आणि मला हम साथ साथ आणि हम आपके है कौन आणि आणि

हा madam मी कोमल बोलते आमच्या Company तर्फे आपले स्वागत करते madam मी आपल्या कशाप्रकारे मदत करू शकते हो देतो ना madam काय माहिती हवी आहे ते सांगा हो madam आपण निश्चित राहावे आमचे संकेत सर एकोणीशेनव्वद पासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे

शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही सेवारत आहोत त्यामुळे आपण निश्चिंत होऊन बोलावे madam हो हो madam हे तर आमचे कामच आहे तुम्हाला कोणतीही वस्तू विकायची आहे ते सांगू शकता ते कळल्यास मी तुम्हाला योग्य ती मदत करू शकेल त्यामुळे कोणत्या वस्तू विकायचे आहे ते सांगितल्यावर बरे होईल madam ok madam मी तुम्हाला माहिती देते आपण आपल्या संकेतस्थळावर यावे या वस्तूचे छायाचित्र वस्तू कधी घेतली आहे वस्तूचे नाव वस्तूचा पत्ता संपर्क क्रमांक इत्यादी माहिती मला तिथे भरून द्या हो madam सांगते ना आता म्हणजे छायाचित्र काढताना खालील सूत्रांची पूर्तता करा म्हणजे वस्तू स्वच्छ करून छायाचित्र काढा छायाचित्र काढताना आजूबाजूचा परिसर मोकळा आणि स्वच्छ ठेवून छायाचित्र काढा छायाचित्र काढताना प्रकाश योजना योग्य आहे का पहा मग छायाचित्र काढा

त्याची सोय आम्ही करतो madam आमचे संकेतस्थळ आपल्या वस्तू इच्छुक ग्राहकापर्यंत दाखवते आणि आम्ही विक्रेते आणि ग्राहक यांना एकत्र येण्यासाठी हे स्थान निर्माण करून दिले आहे आम्ही संकेतस्थळाला भेट देणाऱ्या ग्राहकापर्यंत ते वस्तू पोहोचवतो माफ करा madam पण अद्याप अशी सुविधा आमच्या संकेतस्थाळावर उपलब्ध नाही परंतु ग्राहकाची संतुष्टी हेच आमचे समाधान आहे आमचे ब्रीदवाक्य असल्यामुळे आम्ही आपले मत संकेतस्तळाच्या व्यवस्थापन विभागाला कळवून भविष्यात हि सोय आपल्याला उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रार्थना नक्कीच करू यासाठी आमचे

अजून काही माहिती असल्यास आपल्याला हवी आहे का madam माफ करा madam हे मी करू शकत नाही मी तांत्रिक विभागाकडे आपला संपर्क जोडून देते तांत्रिक विभाग आपली पूर्णपणे सहायता करेल मी आपल्याला सोडून देत आहे आपण काही क्षण थांबावे आमचे कर्मचारी आपला call लवकरच घेत आहे आपला call तांत्रिक विभागाशी जोडला जाईपर्यंत आपण प्रतीक्षा करावे नमस्कार madam मी आपली काय मदत करू शकते तुम्हाला कोणती वस्तू विकायची आहे ते सांगू शकता का ते कळल्यास मी तुम्हाला योग्य ती मदत करू शकेल ok madam या वस्तू चे व्यवस्थित काढलेले छायाचित्र मला पाठवून द्या आणि जी विचारेल ती माहिती द्या

तुम्हाला त्याची अपेक्षित किंमत किती आहे ओके तुमच्या पुढील वस्तूंची माहिती सुद्धा याच प्रमाणे द्या पुढील वस्तूचं नाव सांगा तो किती वर्ष जुना आहे एक सध्याची स्थिती कशी आहे okay तुम्हाला त्याची अपेक्षित किंमत किती आहे okay व तुमच्या पुढील वस्तूचे नाव सांगा okay fridge किती वर्षाचा जुना आहे okay त्याची सध्याची स्थिती कशी आहे okay तुम्हाला त्याची अपेक्षित किंमत काय आहे बर बर तुमच्या पुढील वस्तूची माहिती अशीच द्या पुढच्या वस्तूचे नाव सांगा madam washing machine किती वर्ष जुनी आहे

अच्छा काय म्हणजे table सा आहे जुना आहे का किती वर्ष जुना आहे तो आणि तुम्हाला म्हणजे तो व्यवस्थित आहे ना म्हणजे तो सगळं व्यवस्थित आहे ना तो कुठे तुटला वगैरे नाही ना okay madam मग तुम्हाला त्याची अपेक्षित किंमत किती आहे बर बर पुढील वस्तू सांगा madam अजून काय विकायचा आहे तुम्हाला okay madam म्हणजे ती किती दिवस म्हणजे तुम्ही किती use केली आहे ok आणि मग त्या ती व्यवस्थित चालू आहे ना म्हणजे सध्याची स्थिती कशी आहे gas च्या शेगडीची okay दोन burner चे आहेत तर

बरं madam अजून काय आहेत का वस्तू madam तुमच्या नाही madam आम्ही असं पण टाकू शकतो की आठशे ते हजार हवेत का असं पण टाकतात

but हा ठीक आहे आणि अजून काय वस्तू आहेत का madam तुमच्या

तुमचा पत्ता सांगा madam

हे बघा दोनशे दोन चौथा मजला एकादशी apartment वैभव मैदानाजवळ दिवा पश्चिम pin code क्रमांक एकेचाळीस छप्पन zero तीन बरोबर हो हो संपर्क क्रमांक सांगा

ठीक आहे सातशेसत्त्याहत्तर पाचशे चोपन ok पाचशेपचावन okay आणि आपल्या वस्तू संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहेत तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट देऊन विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू पाहू शकता madam

कोणत्या वस्तू कितीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं मी तिथे टाकून दिलेलं आहे तुमच्या अपेक्षित किंमत टाकून दिलेली आहे तुमच्या वस्तूचे छायाचित्रही तिथे मी add केले आहे तुम्ही ते आमच्या website ला link पाठवते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे आमचे कामच आहे madam आणि तुम्हालाही धन्यवाद तुमच्याशी बोलून मला छान वाटले आणि अजून पुढे ही जाऊन तुम्हाला अशी काही शंका असल्यास निशंकपणे तुम्ही मला पुन्हा संपर्क करा मी नक्कीच तुम्हाला सहाय्य करेल आणि मी अजून काय तुम्हाला माहिती वगैरे हवी असेल तुम्ही आम्हाला email ही करू शकता मी तुम्हाला तुमच्या whats up number आमचा email id share करते तिथे तुम्ही तुमच्या शंका सांगू शकता किंवा तुम्ही आम्हाला परत call करा धन्यवाद madam तुमचा दिवस शुभ असो नमस्कार मित्राणो, आज आपन एका नविन विषयांबद्दल माहिती घेणार आहोत आणि माझे नाव आहे सुमित राजपूत आणि आज आपला नवीन विषय आहे तो म्हणजे football तर आपण जीवनात मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो, त्यासाठी आपण अनेक खेळं आहेत जसेकी football cricket इत्यादी परंतु आज आपण football या खेळा विषयी माहिती घेणार आहोत तर एका survey नुसार लक्षात आले आहे कि, football हा जगातला सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे जगभरातील तरुण तसेच प्रत्येक वयोगटातील लोकांचा आवडता खेळ Football बनलेला आहे, हा खेळ भारतासह अनेक देशात खेळला जातो परंतु ब्राझील, स्पेन फ्रान्स, अर्जेन्टिना इत्यादी देशात या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येते, Football हा खेळ अमेरिका आणि कॅनडा या देशात विशेष लोकप्रिय आहे, तर तर अश्या प्रकारे या खेळाची माहिती होती आपण पाहिलं कि खेळ, या खेळाची प्रसिद्धी किती आहे, किंवा कोणकोणत्या देशात football हा खेळ खेळला जातो खेळाचा प्रकार किती आहे याची माहिती आणि खेळ कसा खेळला जातो खेळात किती किती खेळाळू असतात याची माहिती आता आपण बगु तर football हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे football च्या संघात अकरा खेळाळूचा समावेश असतो, हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवड असलेल्या मैदानात खेळला जातो मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोल जाळ्या चेंडू पोचवणे असे ह्या खेळातील खेळाळूचे उद्दिष्ट असते गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाळू चेंडूला हात लावणे नियम बाह्य ठरते जो संघ अधिक वेळा गोल जाळ्यात चेंडू टाकेल तो संघ विजेता ठरतो अश्या प्रकारे या खेळाची रचना आहे, खेळ कसा खेळला गेला पाहिजे, खेळाचे उद्दिष्ट काय असते खेळात विजयी, खेळाळू कोण असतो, विजयी संघ कोण असतो याची माहिती आपण घेऊ, किंवा खेळात football या खेळात गोल कसे केले जातात याची माहिती आपण घेऊ

आणि स्वित्झरलँड या देशातील federation international day football association म्हणजे FIFA संघटना स्थापन केली इसवी सण अठराशे त्रेसष्ट साली football association या इंग्लंड मधील संघटनेने football खेळात नियमबद्ध केले आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन FIFA संघटना करते या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा football विषवचशक हे होय, हा झाला football खेळाचा इतिहास म्हणजे football ची सुरवात कधीपासून झाली तो कसा खेळवत खेळायला लागू लागला याची माहिती आपण घेतली तर आता आपण सर्वात महत्वाची गोस्ट पाहूया कि football खेळाची विशेषतः काय तर एकोणीसशे बासष्ट च्या जागतिक चषक स्पर्धेत जे व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिशपंत केन ऍस्टन हे red व yellow card चे जनक आहेत, त्यानंतर एकोणीसशे सत्तर च्या जागतिक स्पर्धेत या card ची सुरवात झाली आणि त्या नंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता झाली केवळ football च नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये या रंगीत card चा वापर केला जातो, football म्हणजे पायजे तर football चा आपण जर शब्दशः अर्थ घेतला तर तो म्हणजे पाय चेंडू foot म्हणजे पाय आणि ball म्हणजे चेंडू आणि football म्हणजे पाय चेंडू पायानी खेळवला जाणारा हवा भरलेला मोठा कातडी चेंडू म्हणजे यात जिथे आपण सर्वसामान्यप्रकारे cricket मध्ये जो चेंडू वापरतो तो चेंडू इथे आपण खेळण्यासाठी वापरात नाही तर football मध्ये आपण हवा भरलेला मोठा कातडी चेंडू घेतो, या सांख्यिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे, त्यापैकी दोन प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहे, पहिला प्रमुख प्रकार तो म्हणजे association football अथवा soccer आणि दुसरा म्हणजे rugbysoccer हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो त्यात चेंडू हाताळणे वा तो चेंडू हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते rugby व rugby union त्या प्रकारात मात्र चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानल्या जाते, त्यातूनच rugby league हा वेगळ्या प्रकारचा अठराशे पंचाण्णव साली निर्माण झाला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 तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने आडदांड, आडदांड पणा व तर पणा जास्त आढळतो canedian football हा american football शी साधर्म्य असलेला पण काही महत्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे, आयर्लंड मध्ये खेळला जाणारा football हा हि एक आडदांड प्रकार आहे, ऑस्ट्रेलिया मध्ये खेळला जाणारा australian football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 पंधरा मिनिटाचा break व परत पंचेचाळीस मिनिटाचा खेळ असतो, महत्वाच्या संघटना तर, football संबंधित कोणकोणत्या महत्वाच्या संघटना आहेत तर सर्वात महत्वाची संघटना म्हणजे FIFA त्याचा fullform असाआहे कि, federal international the foot ball association नंतर आहे AFC AFCAsian football confideration अश्या प्रकारेवेगवेगळ्या प्रकारचे football संबंधित संघटना आहेत आता आपण पाहुयात कि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 राष्ट्रांतर्गत आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धा जसेकी english premiur leaguespanish premiur league अश्या प्रकारे आपण football खेळ कसा खेळला जातो, याचे वैशिष्ट्ये काय, याचा इतिहास काय

परंतु नंतर च्या काळात यात प्राण्यांची कातळी वापरली जाऊ लागली ज्यामुळे football चे आकार निश्चित झाला आधुनिक काळात विज्ञान विकसित झाल्याने बऱ्याच football कंपन्या स्थापित झाल्या व match

football चे मैदान शंभर मीटर, चौषष्ट मीटर पासून तर एकशे दहा मीटर, पंच्यात्तर मीटर पर्यंत चे आयताकार मैदान असते, मैदानाच्या लांबीला sideline तर रुंदीला goalline म्हंटले जाते मैदानाच्या मधोमध एक रेघ असते, हि रेघ मैदानाला दोन भागात विभाजित करते, दोन्ही मैदानाच्या शेवटी सात point तीन दोन मीटर रुंद गोलात गोल क्षेत्र असते, आता football च्या खेळात दोन संघ व दोन goal post असतात प्रत्येक संघाचा उद्देश्य विरोधी पक्षच्या goal post मध्ये football पाठवणे असते football च्या प्रत्येक team मध्ये अकरा अकरा खेळाळू असतात football चा खेळ नव्वद मिनिटाचा असतो ज्यात पंचेचाळीस मिनिटानंतर एक ब्रेक होतो, या खेळात जी team सर्वात जास्त goal करते ती विजयी ठरते, तुम्हाला हि गोष्ट जाणून आश्च्यर्य होईल कि जगातील अंशी टक्के football पाकिस्तान मध्ये बनतात आता पर्यंत वीस FIFA विश्वचषक आयोजित करण्यात आले आहेत football चा प्रथम विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला होता व आता पर्यंत सर्वात जास्त पाच football विश्वचषक जिंकणारा देश ब्राझील आहे, विश्वचषकात फक्त बत्तीस संघ देश भाग घेतात तर जगभरातील दोनशे अकरा देशात football खेळले जातात जगभरातील football विश्वचषक शंभर करोड पेक्षा जास्त लोक पाहतात, football खेळादरम्यान एक खेळाळू जवळपास पंधरा किलोमीटर पर्यंत ची दौड लावतो हि झाली खेळा विषयी ची माहिती तर आपल्या भारतीय football खेळाळूनचे नावे मी आता सांगू इच्छितो त्यात आहे सुनीलछेत्रीबायचुंगभुटिया संदेशजिंगदांजेजेलालसूगयाधीरजसिंगप्रणयहलदार इत्यादी अश्या प्रकारे आज आपण football खेळा विषयी माहिती घेतली, त्याची वैशिट्ये काय, त्याचा इतिहास काय त्याच्या football पायचेन्डु बद्दलची आपण माहिती घेतली त्याच्या मैदानाची लांबी, रुंदी किती असायला हवी किंवा विजेता संघ कोणता हरणारा संघ कोणता याची माहिती घेतली आपण, धन्यवाद प्रदूषण वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत. या गोष्टींकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो. प्रदूषण ही आजच्या काळातील एक खूप गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापूर्वी भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे. प्रदूषणाचा प्रभाव हा फक्त मनुष्यावरच नाही तर सर्वच सजीवांवर होतो. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिश्रमाला एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत. या गोष्टीकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो. वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे पाणी प्रदूषण अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्याचे रसायने मिळलेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. हवाप्रदूषण हवा प्रदूषण ध्वनिप्रदूषण वाहनांचा, कारखान्यातील यंत्र, वाहनांचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते. ध्वनिची तीव्रता मोजण्याचे परिणाम डेसिबल हे आहे. एका विशिष्ट डेसिबलपेक्षा अधिक ध्वनि पसरल्यास

सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती ही सांडपाणी व्यवस्थापनाची आहे. हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर आणि आपल्याकडे मोठमोठ्याप्रकारचे कारखाने कारखाने वाहने वगैरे आपल्या शहरामध्ये यांचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला यांचा अह हवा प्रदूषण होत असतो वाढ़त्या प्रदूषणामुळे जगात दरवर्षी एक कोटीहून अधिक मृत्यू होतात.

त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर

त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. व यातून वेगवेगळे रोग निर्माण होतात ध्वनीप्रदूषण मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. पुण्यात तसेच मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर हे प्रमाण खूप वाढते. जुन्या व वापरलेल्या बॅटरीतील शिसे हा धातू मानवी स्वास्थ्याला व पर्यावरणाला हानिकारक असतो. ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. नव्वद डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतो आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी कमी होते आणि सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयात आणि heart stroke चा धोका फार प्रमाणात वाढतो.

प्रदूषणाचे प्रकार सागर सांडपाणी सोडणे, आण्विक कचरा सागरतळाशी सोडणे जमीन मृदा जमिनीत शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर तसेच कचरा पुरणे, कचऱ्यावर

ध्वनीप्रदूषण मोठा आवाज e कचरा जुन्या electronic तंत्रज्ञानाच्या उपकरणा कचरा पाणी प्रदूषण सांडपाणी, chemical व इतर काही घटक पाण्यात मिसळून पाणी प्रदूषण होते प्रदूषणावरचे नियम नियम दोन हजार एक मध्ये प्रसिद्ध केले आहेत. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. hospitals, शाळा आदीं परिसरांमध्ये zone उपाय. एक ध्वनी प्रदूषण बंद करा दोन TV, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा. तीन गरजा नसताना गाडीचा horn वाजवू नका. सत्तर डेसिबलपेक्षा जास्त आवाजानी horn बसवू नयेत. कर्णकर्कश कर्णकर्कश horn वाजविणाऱ्यावर मोटार अधिनियम एकोणीसशे अठऐंशी अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून पाचशे रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. मुंबई पोलिसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष दोन हजार आठ चार loudspeaker च्या वापरापासून इतरांना परावृत्त कर प्रत्येक वेळी कायदा उपयोगी पडले असे नाही. लोकांमध्ये याविषयी जागृती निर्माण केली पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे उच्चरक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक आहे. वृद्ध लोकांसाठी हानिकारक आहे.

समाजाचे सहकार्य

सहकार्य मिळणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील लोकांनी काही गोष्टीना आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला plastic चा वापर कमी करणे टाळावे आणि आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात plastic चा वापर केल्यामुळे आपण